त्या मग आपल्याला कुठल्यातरी संस्थेमार्फत खेळायचं असेल तर संस्थेमार्फत खेळू शकतो. कुठल्या club तर्फे खेळायचं असेल तर club तर्फे जर आपले event चांगले असेल तर आपण club तर्फे पण खेळू शकतो. जर आपले event चांगले असले तर आपल्याला club वालेच म्हणतात की आमच्याकडून खेळा, आम्ही तुम्हाला support करतो मग त्याच्यातून पुढे जाऊ शकतो माणूस. म्हणजे तुमचं सगळं खेळण्यावर depend आहे निवड होणं कुठे काय. निवड सगळ्यात पहिली main म्हंटल तर जिल्हास्तरीय. जिल्हास्तरीयवर निवड झाली तर तोच व्यक्ती पुढं जाऊन राज्यस्तरीयला खेळू शकतो.

निवड निवड व्हायला पण त्याला लई struggle लागत असणार सहजासहजी नसेल होत.

हां तुमच्या group मधले गेलते का नाही कोणी? गेलेलेत ना. वशिला जाताना तिथं का नाही चालत?

चालणाऱ्याला चालतं पण आपल्या कष्ट करणाऱ्या लेकरांना नाही चालत कुठून पैसा देणार एवढ्याला?

आतापर्यंत किती बाण तुटले तुझ्याकडून? arrow कधीच कुणाकडून तुटत नसतो. एवढा कडक असतं का ते? लवचिकचं असतो पण त्याला वापरण्याची tact असते एक arrow कधीच कुणाचा तुटत नाही स्वतःचा कधीच नसतो तो. माणसाला मारल्यावर माणूस मरल राव त्याने हाय ना? मग सांगितलं ना त्याला security असती. त्याच्यात point असतात त्याचे ती एक bullet type आहे जी आपण revolver ला वापरतो ना

हां हां.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 हम्म बरोबर आहे. सहज माणसाला मारील राव ते बाण हां.

त्याचा गैरवापर बी करत असतील. आठ इंचाची गादी जर फाडून जातोय म्हणल्यानंतर तो माणसाला का फाडणार नाही.

अं Court मध्ये असले तर ते आता हे धनुर्विद्याविषयी झालं हे धनुर्विद्याची एवढीच माहिती आहे का? अजून काय आहे याच्याबद्दल? आहे ना चांगलं जर खेळलो राज्यस्तरीय, राज्यस्तरीयमध्ये जर समजा आपल्याला gold मिळालं किंवा silver मिळालं. आपल्याला government job साठी चांगलं फायद्याचं आहे ते आपल्याला जर government मध्ये job घ्यायचा असेल तर त्यावेळी तर आपल्याला लेखी नाही आहे फक्त ground च आहे. आपल्याला का? म्हणजे आपल्या cast मुळं का? cast मुळं नाही जो राज्यस्तरीय खेळायला जातो, समजा त्याच्याकडे gold आहे silver आहे.

हे झालं धनुर्विद्याविषयी, अजून तू कोणतातरी खेळ खेळत होती ना? अजून काहीतरी सांगितलं ना कबड्डी का खो खो काहीतरी बोलली होती ना. मी कबड्डी दहावीपर्यंत खेळत होते मी. दहावीपर्यंत का?

कबड्डी कबड्डी म्हणजे किती~ किती player लागत्यात बरं कबड्डीसाठी? अकरा अकरा. fix अकरा असतात का आपल्या मनावर असतं काय, आपण म्हणू तसं आठच घ्यायचे, सातच घ्यायचे आम्ही नाही का पहिल्यांदा गावाकडं खेळायचो ह्यो माझ्याकडून त्यो तुझ्याकडून असे आठ आणि सात तसं इकडे इकडे कसे खेळत्यात बरं.

मग किती असत्यात इकडं? म्हणजे सगळे total बारा असत्यात. दोन poll पाशी असत्यात ना आणि आपण म्हणतो कधी खेळायचं आहे, साधारण खेळताना poll पाशी धरतो दोन.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

हां ते कसं करायचं मग ते पुढचं नियोजन ground असतं रोजची practice लागती. आणि आठवा~आठवा player असतो ना umpire वगैरे असतो ना त्याच्यासाठी. umpire वगैरे कसं असेन त्याच्यात? कबड्डी~कबड्डी~ कबड्डी चांगली का हे चांगलं बरं धनुर्विद्या? हां मुलीसांठी best कोणतं? हातपाय तुटण्याची शक्यता असती. तसंच धनुर्विद्यामध्ये हातपाय तुटण्याची शक्यता नसती. पण एखांदा बाण घुसला पोटात बीटात तर security असती पूर्ण त्याला. एखांद डोकं फिरलं समजा तिथं

धनुर्विद्या करताना helmet वगैरे पुढं काय ह्या गोष्टी नसतात का precaution तसं काय नसतं.

हां किती player असत्यात म्हंटले कबड्डीत? आठ. आठ

आणि त्याला हे असल ना म्हणजे वजन वगैरे बघून घेत असल ना कबड्डीत, काय कबड्डीत कसले बी नसतील घेत. नाही आहे वजनाचं आहे ना. हां group मध्ये जेवढे group मध्ये आठजण आहेत तेवढ्यांचे पण अं weight एकसारखं असतं.

जास्त जाडही नाही आणि जास्त हे ही नाही. पण जास्त strong च लागत असन ना तिथं? ताकतीचाच आहे तिथं. तेच म्हंटल कारण ते ताकतीवर ~ ताकतीवर सगळं आहे . हां

हं. पूर्ण पाय आणि moment सगळं ते व्यवस्थित शिकवलेलं असतं practice मध्ये त्यांना. आणि हे काय असतं त्याच्यात अजुन तर bonus point आणि ते काय असतं नेमकं कसं असतं बरं ते. कबड्डीमध्ये bonus point म्हणजे bonus point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

तर त्याला bonus point असतो का? हां तर त्याला bonus point दिला जातो. हां हां आणि एक game किती वेळ चालती बरं. अं एक game काय दोन चालू तीन चार दिवस चालू राहतात आता ते ह्याच्यानुसार असतात हां तू सांगत रहा ना मला मी माहिती विचारतो तशी कारण मला माहित नाही त्याच्यामुळं मी तुला विचारात असतो नेमकं काय कसं तू sportman आहे ना तुला माहिती आहेत सगळ्या गोष्टी तू बोलत राहा मी जे प्रश्न विचारेन त्याची उत्तरं देत रहा मला फक्त हां hight hight आणि weight असतं का त्याच्यात आ

weight same लागतं सगळ्या group मध्ये हां हां म्हणजे same लई weak घेत नसतील एखांदी चांगली खेळायची इच्छा आहे का नाही मुलीची मला कबड्डी खेळायची आहे आणि तिची तब्येत वगैरे चांगली नसेल हां का. क्षमता बी check करत्यात ना ती कितीवेळा किती वेळपर्यंत ती कबड्डी कबड्डी म्हणू शकती.

ते किती किती ते किती वेळ असतं बरं. ते timing असतं अकरा second का काहीतरी असतंय वाटतं.

जोपर्यंत ते कबड्डी कबड्डी

ते असतं ते अकरा अकाराचं minute असतं पण तोपर्यंत जर समोरच्यानीं हार नाही मानली तर ते चालू राहू शकतं खूप वेळ. हां हां तेच म्हंटल ते किती वेळ असतं काय. अकरा minute

अकरा second. हां अकरा minute म्हणाली अकरा मिनिटात तर डाव संपतो सगळा. आहे का नाही.

कबड्डी खेळताना हे नसतं का त्यात काही असतं नाही का सुरक्षिततेसाठी?

कायच नाही का अजिबात. काय, काय काय? दिसत नाही.

आणि समजा जेणे elastic सारखं येतं ना आता ते पायांना. हां हां ते दुखू नये म्हणून ते काय म्हणत्यात त्याला bandage napkin napkin पट्टी देत्यात first year साठी देत असतील त्यांना लागत असतं बऱ्याचवेळेला खेळताना तिथं.

सगळ्या गोष्टी तुमच्या group मध्ये कोण जास्त fast तुला येतं का चांगलं खेळायला? ते काय असतं ते. एकांदा जास्त मी last जिल्हापर्यंतच खेळले पुढं खेळले एखांद्याला नाही का सारखंच त्याला लावत असत्यात अं हे करायला समोरच्या party हे करायला लावत्यात पाठवत्यात सारखं

त्याला काय म्हणत्यात? त्याला काय तर नाव असतं ना rider काय म्हणत्यात? हां rider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

देत्यात ना.

हां मग तसं अख्ख्या group मध्ये एक काहीतरी वेगळाच असतो ना. तेच म्हंटल की ते ते वेगळंच असत्यात जरासं. तो बऱ्याच कबड्डी खेळलेला असतो त्याच्यामुळं त्याला practice झालेली असते. काही नवीन असत्यात. तेच म्हंटल मग. आणि त्याला त्याला अजून काय काय असतं. आ त्याला काय काय असतं अजून.

हां हां तेच म्हंटल त्याला काय काय असतं अजून आणि हे अं काय अं म्हणत्यात त्याला त्याला काय काय असतं अजून? आ. अजून काय नसतं जेवढं आहे ते सांगितलं म्या. हां ना मग तेच ना मग काय आणि एखांदा समजा तुम्हाला मध्ये off कितीवेळा असतो. दहा मिनिटं तरी break असतो ना सगळ्याला

आणि rest मध्ये काय काय तुम्ही फक्त पाणी वगैरे घेता का नाष्टा करता काय नाही पाणी आणि juice असतंय. काहीजण glucose घेत्यात. काहीजण juice घेत्यात. सगळ्यांना थोडं juice माहित असेन परिस्थितीनुसार.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 देतात ना ज्यांचे game आहे तेच लोकं देतात.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 आणि~ मला काय म्हणायचं होतं.

Hello

हो हां मग काय नाही. काय नाही काय okay bye bye bye